माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार
मन की बातचा हा या वर्षामधला शेवटचा कार्यक्रम आहे आणि योगायोग पहा आज 2017 या वर्षाचाही शेवटचा दिवस आहे
या संपूर्ण वर्षभरामध्ये आपण मिळून अनेक गोष्टींवर बोललो आणि भरपूर गोष्टी शेअरही केल्या
मन की बातसाठी आपल्याकडून येणारी असंख्य पत्रं प्रतिक्रिया त्यामधून विचारांचं होणारं आदानप्रदान हे सगळं काही माझ्यासाठी नेहमीच नवीन ऊर्जा देणारं असतं
आता अवघ्या काही तासांनी हे वर्ष बदलणार आहे
परंतु आपल्या या गोष्टी बोलणं आपला संवाद यांची मालिका अशीच सुरू राहणार आहे
आगामी वर्षामध्येही आपण आणखी नवनव्या विषयांवर संवाद साधणार आहोत नवे अनुभव शेअर करणार आहोत
आपल्या सर्वांना 2018 साठी अनेकअनेक सदिच्छा
आत्ताच काही दिवसांपूर्वी 25 डिसेंबरला संपूर्ण विश्वभरामध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला
भारतामध्येही लोकांनी भरपूर उत्साहात हा सण साजरा केला
ख्रिसमसच्या काळात आपण सगळे ईसा मसीहच्या महान शिकवणुकीचे स्मरण करतो आणि ईसा मसीहने सर्वात जास्त भर कोणत्या गोष्टीवर दिला असेल तर तो म्हणजे सेवाभाव या गोष्टीवर आहे
बायबलमध्येही सेवेच्या भावनेचे सार आपल्याला दिसून येते
द सन ऑफ मॅन हॅज कम नॉट टू बी सर्व्हड्
बट टू सर्व्ह
अॅंड टू गिव्ह हिज लाईफ अॅज ब्लेसिंग
टू ऑल ह्युमनकाइंड
या वाक्यांमध्ये सेवेचं नेमकं महत्व महात्म्य काय आहे हे दिसून येते
या विश्वामध्ये असलेली कोणतीही जात असेल धर्म असेल परंपरा असेल वर्ण असेल परंतु मानवतेच्या अमूल्य रूपाचा परिचय हा सेवाभावयामधून होत असतो
आपल्या देशामध्ये निष्काम कर्म याविषयी बोललं जातं
निष्काम कर्म म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणे
आपल्याकडे तर सेवा परमो धर्माः असंही म्हटलं जातं
जीवसेवा हीच शिवसेवा आणि गुरूदेव रामकृष्ण परमहंस यांनी तर म्हटलं आहे की शिवभावनेने जीवसेवा करावी
याचाच अर्थ संपूर्ण विश्वामध्ये अशी एकसारखीच मानवतेची मूल्ये सांगितली आहेत
चला तर आपण या महापुरूषांचे स्मरण करून त्याचबरोबर पावन दिवसांचं स्मरण करून आपल्या या महान मूल्य परंपरेला एक नवं चैतन्य देऊ या आणि आपणही या मूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करूया
माझ्या प्रिय देशवासियांनो हे वर्ष गुरूगोविंद सिंहजींचे 350 वे प्रकाश पर्व वर्ष होते
गुरूगोविंद सिंहजींचे शौर्य आणि त्याग यांनी भरलेले असामान्य आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे
गुरूगोविंद सिंहजींनी महान जीवनमूल्यांचा उपदेश दिला आणि त्याच मूल्यांच्या आधारे ते स्वतःही जगले
एक गुरू कवी दार्शनिकतत्ववेत्ता महान योद्धा अशा सर्व भूमिकांमधून गुरूगोविंद सिंहजी यांनी लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं
अत्याचार आणि अन्याय यांच्याविरूद्ध ते लढले
जाती आणि धर्माची बंधनं झुगारून देण्याची शिकवण त्यांनी लोकांना दिली
या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांना वैयक्तिक पातळीवर खूप काही सोसावं लागलं
परंतु त्यांनी मनामध्ये व्देषभावनेला कधीच थारा दिला नाही
आयुष्यात प्रत्येक क्षणी ते प्रेम त्याग आणि शांतीचा संदेश देत राहिले
त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आणि वैशिष्ट्यपूर्ण होतं हे यावरून दिसून येतं
गुरूगोविंद सिंहजींच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त पटनासाहिब इथं आयोजित केलेल्या प्रकाश उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य मानतो
चला तर मग आपण सगळे मिळून एक संकल्प करूया
गुरूगोविंद सिंहजी यांची महान शिकवण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनानुसार आचरण करण्याचा आपणही प्रयत्न करूया
एक जानेवारी 2018
म्हणजे उद्या माझ्या मते हा दिवस एक विशेष दिवस अगदी खास आहे
आपल्यालाही आश्चर्य वाटेल नवीन वर्ष तर येत असतंच
एक जानेवारीही प्रत्येक वर्षी येतेच
परंतु ज्यावेळी विशेष असं मी म्हणतो त्यावेळी खरोखरीच ती गोष्ट खास असते
जे लोक सन 2000 या वर्षी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत म्हणजेच 21व्या शतकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे ती मुले एक जानेवारी 2018 पासून पात्र मतदार बनण्यास प्रारंभ होणार आहे
भारतीय लोकशाहीचे 21व्या शतकातले मतदार हे नव भारताचे मतदार असणार आहेत त्यांचं मी स्वागत करतो
या नवीन युवपिढीला मी शुभेच्छा देतो
आणि सर्वांना आग्रह करतो की आपण सर्वांनी मतदार म्हणून आपली नावं नोंदवावीत
संपूर्ण हिंदुस्तान आपले 21 व्या शतकातले मतदार म्हणून स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे
21 व्या शतकातले मतदार बनताना आपणही एखादा सन्मान मिळत असल्याचा अनुभव करत असणार
आपले मत हे नव भारताचा आधार असणार आहे
लोकशाहीमध्ये मताची ताकद ही सर्वात मोठी शक्ती आहे
लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मत हे सर्वात प्रभावी साधन आहे
आपल्याला फक्त मत देण्याचा अधिकार मिळतो असं नाही
तर आपण 21 व्या शतकामध्ये भारत कसा असावा 21 व्या शतकातल्या भारतामध्ये आपली स्वप्नं कोणती असावीत आपण सुद्धा 21व्या शतकातील भारताचे निर्माता बनू शकणार आहात आणि त्याचाच प्रारंभ एक जानेवारीपासून विशेषत्वाने होणार आहे
आणि आज आपल्या या मन की बात मध्ये विविध संकल्प करत असलेल्या आणि ज्यांची ऊर्जा ओसंडून वाहत आहे अशा 18 ते 25 वर्षे वयोगटातल्या यशस्वी युवावर्गाशी मी बोलू इच्छित आहे
माझ्या मते हेच खरे नव भारत युवा आहेत
नव भारत युवा याचा अर्थ आहे की आनंद उत्साह आणि ऊर्जा
या ऊर्जावान युवावर्गाकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर आपले नव भारताचे स्वप्न साकार होणार आहे असा माझा विश्वास आहे
ज्यावेळी आपण नव भारताविषयी बोलतो त्यावेळी हा नवा भारत जातीवाद संप्रदायांमधील वाद दहशतवाद भ्रष्टाचार यांसारख्या विषवल्लींपासून तो मुक्त असला पाहिजे
अस्वच्छता आणि गरीबी यांच्यापासून तो मुक्त असला पाहिजे
नव भारतामध्ये सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत
आणि तिथं सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत
नव भारतामध्ये शांती एकता आणि सद्भावना आमच्या मार्गदर्शक शक्ती असल्या पाहिजेत
नव भारतातील युवकांनी पुढं यावं आणि नवा भारत कसा असावा यावर विचारमंथन करावं
त्यांनीही आपल्यासाठी एक मार्ग निश्चित करावा
जे याच्याशी जोडले गेले आहेत त्यांचा एक असाच मोठा समूह होत जाईल
आपणही पुढे मार्गक्रमण करीत रहावं त्यामुळं देशही असाच पुढे जाईल
आत्ता आपल्याशी संवाद साधत असतानाच माझ्या मनात एक विचार आला की आपण भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मॉक पार्लमेंट म्हणजे प्रतिरूप संसद आयोजित करू शकतो का या उपक्रमामध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातल्या युवकांनी एकत्रित येवून नव भारत याविषयावर विचार मंथन करून विविध मार्ग शोधून त्याप्रमाणे योजना हे युवक बनवू शकतील का सन 2022च्या आधीच आपण आपले संकल्प कशा पद्धतीने सिद्धीस नेवू शकणार आहे आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी पाहिलेल्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीला एका जन आंदोलनाचं स्वरूप दिलं होतं
माझ्या नवयुवा सहकाऱ्यांनो आज काळाची गरज आहे की आपणही 21व्या शतकामध्ये भव्य दिव्य भारतासाठी एक जनआंदोलन उभं केलं पाहिजे
विकासाचं जनआंदोलन
प्रगतीचं जनआंदोलन
सामर्थ्यवान शक्तीशाली भारत निर्माण करण्यासाठी जनआंदोलन
मला असं वाटतं की 15 ऑगस्टच्या जवळपास दिल्लीमध्ये एका मॉक पार्लमेंटचं म्हणजेच प्रतिरूप संसदेचं आयोजन करण्यात यावं
त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एका युवकाला निवडून सहभागी करून घेतलं जावं
युवकांच्या या संसदेमध्ये आगामी पाच वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण करण्यासाठी नेमकं काय आणि कसं केलं पाहिजे यावर चर्चा घडवून आणली जावी असंही मला वाटतं
आगामी पाच वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण कसे केले जावू शकते संकल्प कशापद्धतीने सिद्धीस नेला जावू शकतो आज युवावर्गासाठी असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत
कौशल्य विकसनापासून ते नवसंकल्पनांपर्यंत आणि उद्योजकतेमध्ये आमचे युवक पुढे येत आहेत आणि यशस्वीही होत आहेत
मला वाटतं की या सर्व योजनांची माहिती या नव भारतातील युवावर्गाला एकाच स्थानी कशा पद्धतीनं मिळू शकेल याचा विचार करून एक स्वतंत्र मजबूत व्यवस्था निर्माण केली जावी
त्यामुळे 18 वर्षे होताच युवावर्गाला या नवनवीन व्यवसायाच्या विश्वाची माहिती अगदी सहजपणानं मिळू शकेल आणि आवश्यकता भासेल त्यावेळी तो एकत्रित माहितीचा लाभही घेवू शकेल
माझ्या प्रिय देशवासियांनो मागच्यावेळी मन की बात मध्ये मी आपल्याला सकारात्मकतेचं महत्व किती आहे याविषयी सांगितलं होतं
संस्कृतमधल्या एका श्लोकाचं स्मरण आज मला झालं आहे
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम्
सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम्
या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीकडे उदंड उत्साह आहे ती व्यक्ती अत्यंत बलशाली असते
कारण उत्साह असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही
सकारात्मकता आणि उत्साह ज्या व्यक्तींकडे आहे त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम सहज साध्य शक्य असते
इंग्लिशमध्ये लोक असं म्हणतात की
पेसिमिझम लिडस् टू वीकनेस ऑप्टीमिझम टू पॉवर
मागच्या वेळच्या मन की बात मध्ये मी देशवासियांना आवाहन केलं होतं की 2017 या वर्षामध्ये आपण जे सकारात्मक क्षण अनुभवले त्यांची माहिती शेअर करावी आणि 2018चं स्वागत अशाच सकारात्मक वातावरणामध्ये करावं
लोकांनी समाज माध्यमांच्या व्दारे माय गव्ह आणि नरेंद्र मोदी अॅप वर खूप मोठ्या संख्येनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपले अनुभव शेअर केले आहेत
माझ्या आवाहनाला दिलेला हा चांगला प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला
पॉझिटिव्ह इंडिया हॅशटॅग वर लाखो व्टिटस् आल्या आहेत
त्या जवळपास दीडशे कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत
यामुळे एकप्रकारे सकारात्मतेचे वातावरण भारतात निर्माण झालं आहे आणि आता त्याचा प्रसार संपूर्ण विश्वामध्ये होत आहे
व्टिटस् आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर सगळं काही खरोखरीच खूप उत्साहवर्धक आहे
तोही एक सुखद अनुभव मिळाला आहे
काही देशवासियांनी यावर्षातल्या ज्या घटनेने त्यांच्या मनाचा ठाव घेतला अशा विशेष परिणामकारी घटनांचा अनुभवही कथित केला आहे
काही लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काही विशेष कामगिरी केली त्याची माहितीही शेअर केली आहे
साऊंड बाईट्स
माझं नाव मीनू भाटिया आहे
मी मयूर विहार पॉकेटवन फेज वन दिल्ली इथं राहते
माझ्या कन्येला एम
करण्याची इच्छा होती
तिच्यासाठी मला बँकेकडून कर्ज हवं होतं
हे कर्ज मला खूपच सहजतेनं मिळालं आणि माझ्या मुलीचं शिक्षण सुरू राहू शकलं
माझं नाव ज्योती राजेंद्र वाडे आहे
मी बोडल इथून बोलतेय
दरमहा एक रूपया भरून विमा काढण्यात येतो त्या योजनेतून माझ्या पतीने विमा उतरवला होता
आणि त्यांचं अकस्मात अपघातामध्ये निधन झालं
आता आमच्यावर किती मोठं संकट कोसळलं हे आमचं आम्हालाच ठाऊक आहे
परंतु अशा कठीण समयी सरकारच्या विम्याची मदत आम्हाला मिळाली आणि त्यामुळं परिस्थितीची दाहकता थोडी कमी झाली
माझं नाव संतोष जाधव आहे
आमच्या भिन्नर या गावातून 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम झालं आहे
त्यामुळे आमच्या इथं आता रस्ते खूप चांगले झाले आहेत आणि व्यवसाय तेजीत येतोय
माझं नाव दीपांशु आहुजा आहे
मी उत्तर प्रदेशमधल्या सहारणपूर जिल्ह्यातल्या मोहल्ला सादतगंज मध्ये वास्तव्य करतो
आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या दोन घटना मला फार प्रभावी वाटतात
एक पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक
यामुळं दहशतवादासाठी वापरण्यात येणारे लाँचिंग पॅडस् उद्ध्वस्त झाले आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय सैनिकांनी डोकलाममध्ये जो पराक्रम दाखवला तो अतुलनीय आहे
माझं नाव सतीश बेवानी आहे
आमच्या भागामध्ये पाण्याची खूप गंभीर समस्या होती
गेली 40 वर्षे आम्ही आर्मीच्या जलवाहिनीवर अवलंबून होतो
आता आमच्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी झाली आहे
स्वातंत्र्यानंतर आमचं हे सर्वात मोठं यश आहे ते 2017मध्ये आम्हाला मिळालं
असे अनेक लोक आहेत जे आपआपल्या स्तरावर कार्यरत आहेत
आणि त्यामुळं अनेक लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे
प्रत्यक्षात पाहिलं तर हाच खरा नव भारत आहे
या नवीन भारताची निर्मिती आपण सगळे मिळून करीत आहोत
चला तर मग अशाच लहान लहान गोष्टींतून मिळत असलेल्या आनंदासह आपण नववर्षामध्ये प्रवेश करूया नववर्षाच्या प्रारंभाला सकारात्मक भारताकडून प्रगतिशील भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी निर्धारपूर्वक ठोस पावलं टाकूया
आता आपण सगळेच सकारात्मकतेविषयी चर्चा करत आहोत म्हणून मलाही एक गोष्ट इथं सांगण्याचा मोह होत आहे
अलिकडेच मला काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवलेल्या अंजुम बशीर खान खट्टक याच्याविषयीची मिळालेली माहिती अतिशय प्रोत्साहन देणारी आहे
दहशतवाद आणि कमालीचा व्देष या वातावरणातून बाहेर पडून काश्मीर प्रशासकीय सेवा परीक्षेत त्यानं सर्वात प्रथम क्रमांक प्राप्त केला
1990मध्ये दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांचं घर जाळून टाकलं होतं हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल
एका लहानग्या मुलासाठी चोहोबाजूला असलेलं हिंसाचाराचं वातावरण त्याच्या मनामध्ये कडवटपणा निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं
अंजुम जिथं वास्तव्य करीत होता त्या परिसरामध्ये दहशतवाद आणि हिंसक कारवाया इतक्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या की त्याच्या कुटुंबियांना आपली वाडवडिलांकडून मिळालेली जमीन सोडून बाहेर पडावं लागलं
आता एखाद्या लहान मुलाच्या सभोवती जर सातत्यानं हिंसाचार होत असेल तर त्याच्या मनात नकारात्मक विचार येणारच त्याचबरोबर व्देषाचं कडवट बीजही रूजणार अशी परिस्थिती होती
परंतु अंजुमने असं अजिबात होऊ दिलं नाही
त्यानं आशा कधीच सोडली नाही
त्यानं आपल्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला
जनतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला
सगळ्या विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले
यशस्वीतेची कथा त्यानं आपल्याच हातानं लिहिली
आज अंजुम केवळ जम्मू आणि काश्मीरच्याच नाही तर संपूर्ण देशातल्या युवा वर्गासाठी प्रेरणास्थान बनला आहे
परिस्थिती कितीही वाईट असली तरी सकारात्मक कार्याच्या माध्यमातून निराशेचे मळभ नाहीसे करता येतात हे अंजुमनं सिद्ध करून दाखवलं आहे
अलिकडे गेल्याच आठवड्यात मला जम्मू काश्मीरच्या काही कन्यांना भेटण्याची संधी मिळाली
त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती होती जो उत्साह होता त्यांची जी स्वप्ने होती यांची माहिती मी घेत होतो
आयुष्यात कोण कोणत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे हे त्या भरभरून सांगत होत्या
मनात प्रचंड आशा ठेवून जगणारी ही सगळी मंडळी होती
त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होतं यांच्यामध्ये निराशेचं तर नामोनिशाण नाही
त्यांच्यामध्ये उत्साह होता आनंद उल्हास होता प्रचंड ऊर्जा होती मोठी स्वप्ने होती संकल्प होते
या काश्मीरी कन्यांबरोबर मी जितका वेळ घालवला त्या काळात त्यांच्याकडून मलाही खूप प्रेरणा मिळाली
आणि मला वाटतं हीच या देशाची खरी ताकद आहे
हाच तर माझा आजचा युवावर्ग आहे
हेच तर माझ्या देशाचं भविष्य आहेत
माझ्या प्रिय देशवासियांनो आपल्या देशातल्याच नाही तर संपूर्ण जगभरातल्या प्रसिद्ध धार्मिक स्थानांविषयी चर्चा होते त्यावेळी केरळच्या सबरीमाला मंदिराविषयी बोललं जाणं स्वाभाविक आहे
या जगप्रसिद्ध मंदिरामध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी भाविक येत असतात
आता ज्याठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि ज्या स्थानाचे इतके महात्म्य आहे अशा ठिकाणी कायम स्वच्छता राखणे किती मोठे आव्हानात्मक कार्य होऊ शकते विशेष म्हणजे असं महत्वाचं धार्मिक स्थान उंच डोंगरावर आणि घनदाट अरण्यात असेल तर तिथं स्वच्छता राखण्याचं काम एक मोठे दिव्यच ठरते
परंतु या अवघड कामाचे संस्कारामध्ये परिवर्तन केले जाऊ शकते
या समस्येतून मार्ग कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो आणि लोकांच्या सहभागाची शक्ती किती मोठी असते
याचे एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सबरीमाला मंदिर आहे असं म्हणता येईल
विजयन नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने पुण्यम पुन्कवाणम असा एक कार्यक्रम सुरू केला आहे
या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ऐच्छिक मोहीम सुरू केली आहे
आणि एक परंपरा बनवली आहे
जो कोणी यात्रेकरू तिथं येतो त्यानं त्याची यात्रा पूर्ण करण्यासाठी स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होऊन काही ना काही शारीरिक श्रम करण्याची पद्धत सुरू केली आहे
या अभियानामध्ये कोणीही मोठा नाही की कोणी लहान नाही
प्रत्येक यात्रेकरू देवाच्या पूजेचाच एक भाग समजून काही ना काही तरी स्वच्छतेचं काम करतात
अस्वच्छ जागा झाडून साफ करण्याचं काम करतात
रोज सकाळी सफाई काम सुरू असताना फार वेगळं अद्भूत दृष्य इथं दिसतं
गावात दर्शनासाठी आलेले सगळे यात्रेकरू स्वच्छतेचं काम करतात
आता यामध्ये कोणी कितीही मोठी सेलेब्रिटी असेल कोणी कितीही मोठा धनिक असेल किंवा मोठ्या पदावर कार्यरत अधिकारी असेल प्रत्येकजण सामान्य यात्रेकरूप्रमाणे या पुण्यम पुन्कवाणम कार्यक्रमामध्ये सहभागी होतात
स्वच्छतेचं काम करूनच पुढे जातात
आपल्या देशवासियांसाठी अशी अनेक उदाहरणे आहेत
सबरीमालामध्ये स्वच्छतेचं अभियान खूप पुढं गेलं आहे
त्यामध्येही आता पुण्यम पुन्कवाणममुळे प्रत्येक यात्रेकरू स्वच्छता अभियानाचा भाग बनत आहे
तिथं कठोर व्रत साधनेबरोबरच स्वच्छतेचा कठोर संकल्पही घेतला जातो
माझ्या प्रिय देशवासियांनो 2 ऑक्टोबर 2014 पूज्य बापूंच्या जयंती दिनी आपण सर्वांनी मिळून स्वच्छ भारत अस्वच्छतेपासून मुक्तभारत करण्याचा एक संकल्प केला आहे
आपण सर्वांनी मिळून निश्चित केलंय की ज्यावेळी पूज्य बापू यांची 150वी जयंती असेल त्यावेळेपर्यंत आपण त्यांच्या स्वप्नातला स्वच्छ भारत साकार करण्यासाठी त्या दिशेने काही ना काही करायचं आहे
स्वच्छतेच्या दिशेने देशभरामध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न होत आहेत
ग्रामीण तसंच शहरी क्षेत्रांमध्ये व्यापक पातळीवर लोकांच्या सहभागामुळेही आता परिवर्तन दिसून येत आहे
शहरी भागामध्ये स्वच्छतेचा स्तर किती आहे स्वच्छता मोहिमेला किती यश मिळत आहे याची पाहणी करण्यासाठी आगामी 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या काळामध्ये जगातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण 2018 करण्यात येणार आहे
असे सर्वेक्षण देशातल्या चार हजार पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि जवळपास 40 कोटी लोकसंख्येमध्ये करण्यात येणार आहे
या सर्वेक्षणामध्ये पाहणी केली जाणारी क्षेत्रंही निश्चित करण्यात आली आहे
यामध्ये शहरांमध्ये उघड्यावर शौचापासून मुक्ती त्याचबरोबर कचरा जमा करणे कचरा घेऊन जाण्यासाठी असलेली वाहन व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन केले जाते की नाही लोकांच्या सवयी बदलण्यासाठी केले जाणारे प्रयत्न या कामामध्ये लोकांचा सहभाग किती आहे क्षमता निर्माण करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी काही नवसंकल्पनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का हे तपासले जाणार आहे
या सर्वेक्षणाच्या काळामध्ये वेगवेगळी पथके शहरांची तपासणी करणार आहेत
तसंच नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत
स्वच्छता अॅपचा उपयोग कसा केला जातो
तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवास्थानांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे
या सर्वेक्षणामध्ये आणखीही गोष्टींची पाहणी केली जाणार आहे
शहर स्वच्छ ठेवणे हा जनतेचा स्थायीभाव बनला पाहिजे प्रत्येक नागरिकाने आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काही तरी केलं पाहिजे
स्वच्छता तिथल्या प्रत्येक शहरवासियाचा स्थायीभाव बनला पाहिजे यासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था त्या शहरांनी बनवली आहे की नाही हेही पाहिलं जाणार आहे
स्वच्छता ठेवणे हे काम फक्त सरकारचं आहे असं अजिबात नाही
तर प्रत्येक नागरिक आणि नागरिक संघटनांचीसुद्धा स्वच्छता राखण्यात मोठी जबाबदारी आहे
आणि माझा प्रत्येक नागरिकाला आग्रह आहे की सर्वांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं
आणि आपलं शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागं पडू नये आपली गल्लीरस्ता आपली सोसायटी मागे पडू नये यासाठी संकल्प करा
घरामधला सुका कचरा ओला कचरा यांचे वर्गीकरण करण्याची सवय आता एव्हाना तुम्हाला नक्कीच लागली असेल आणि कचरा टाकताना निळी आणि हिरवी अशा वेगळ्या कचरा टोपल्या तुम्ही वापरत असणार असा मला विश्वास आहे
कचऱ्यासाठी रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा सिद्धांत अतिशय प्रभावी ठरतो
स्वच्छ शहरांची क्रमवारी या सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात येणार आहे
जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण देशाच्या क्रमवारीत आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर मग क्षे़त्रीय क्रमवारीमध्ये सर्वाधिक वरचा क्रमांक मिळवला पाहिजे असे आपले स्वप्न असले पाहिजे
आणि तसे प्रयत्नही आपण केले पाहिजेत
4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या कालावधीत होत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये स्वच्छतेच्या या आरोग्यदायी स्पर्धेमध्ये आपण मागे पडता कामा नये असं सगळ्यांना वाटलं पाहिजे
हा गावामध्ये नगरामध्ये एक सार्वजनिक चर्चेचा विषय बनला पाहिजे
आणि आपल्या सगळ्यांचे स्वप्न असले पाहिजे की आपले शहर आपला प्रयत्न आमची प्रगतीदेशाची प्रगती
चला तर मग असा संकल्प करून आपण पुन्हा एकदा पूज्य बापूंजींचे स्मरण करून स्वच्छ भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया
माझ्या प्रिय देशवासियांनो काही गोष्टी अशा असतात की त्या दिसायला खूप लहान वाटतात परंतु एक समाज म्हणून त्याकडे पाहिलं तर आमची ओळख बनतात
आणि त्याचा खूप मोठा प्रभावही पडत राहतो
आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याशी अशीच एक गोष्ट शेअर करू इच्छितो
मला गोष्ट समजली की जर एखादी मुस्लिम महिला हजऱ्यात्रेला जाऊ इच्छित असेल तर ती फक्त महरम अथवा आपल्या पुरूष पालकाविना जाऊ शकत नाही
ज्यावेळी याविषयी मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मी विचार केला की असं कसं असू शकतं हा नियम कोणी बनवला असेल आणि असा भेद का आणि मग मी याविषयी सखोल माहिती मिळवली
मला जे काही समजलं त्यामुळं मला आश्चर्य वाटले
स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतरही आपल्याकडे असे निर्बंध लावणारे आपणच लोक आहोत
मुस्लिम महिलांवर अशाप्रकारेही अनेक दशकांपासून अन्याय होत आहे
परंतु त्याची चर्चा साधी वाच्यताही कोणी करत नाही
विशेष म्हणजे अशी बंधने नियम तर इस्लामी देशांमध्येही नाहीत
परंतु भारतात मात्र मुस्लिम महिलेला हा अधिकार मिळालेला नव्हता
आणि मला इथं नमूद करायला खूप आनंद होतो आहे की आमच्या सरकारनं या गोष्टीमध्ये लक्ष घातलं
आमच्या अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने आवश्यक ती पावलं उचलून ही 70 वर्षे चालत आलेली परंपरा नष्ट केली
मुस्लिम महिलेवर हजऱ्यात्रेला जाण्यासाठी असलेले हे बंधने काढून टाकण्यात आले
आज मुस्लिम महिला महरमशिवाय हज यात्रेला जाऊ शकतात
मला आणखी एका गोष्टीचा आनंद वाटतो की यावर्षी जवळपास तेराशे मुस्लिम महिलांनी महरमविना हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केले आहेत
देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या अगदी केरळपासून ते उत्तरेपर्यंतच्या महिलांनी मोठ्या उत्साहाने हज यात्रा करण्याची इच्छा जाहीर केली आहे
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाला तर मी सल्ला दिला आहे की ज्या महिला एकट्याने हज यात्रा करण्यास इच्छुक आहेत आणि अर्ज करत आहेत त्या सर्व महिलांना हजला जाण्याची परवानगी देण्यात यावी
सर्वसाधारणपणे हज यात्रेकरूंसाठी लॉटरी पद्धती आहे
परंतु माझी इच्छा आहे की एकट्या हज यात्रा करू इच्छित असलेल्या महिलांना लॉटरी पद्धतीतून वगळावे आणि त्यांना विशेष श्रेणीमध्ये संधी द्यावी
माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी दृढ मान्यता आहे की भारताच्या विकासाचा प्रवास हा आमच्या स्त्रीशक्तीच्या बळावर त्यांच्यामधील प्रतिभेच्या विश्वासावर पुढे जात राहणार आहे
आणि म्हणूनच आपल्या महिलांनाही पुरूषांच्या बरोबरीने समान अधिकार समान संधी मिळाल्या पाहिजेत यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असले पाहिजेत आणि प्रगतीच्या मार्गावर महिला आणि पुरूष बरोबरीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो 26 जानेवारी आपल्यासाठी एक ऐतिहासिक पर्व आहे
यावर्षी 26 जानेवारी 2018 हा दिवस विशेषत्वाने स्मरणात राहणार आहे
यावर्षी प्रजासत्ताक दिन समारंभाला सर्व दहा आसियान देशांचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत
यावर्षी प्रजासत्ताक दिनाला एक नाही तर दहा मुख्य अतिथी असणार आहेत
असं भारताच्या इतिहासात याआधी कधीच घडलं नाही
पहिल्यांदाच दहा पाहुणे प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत
2017 हे वर्ष आसियानचे देश आणि भारत अशा दोघांच्या दृष्टीने विशेष ठरले
आसियानने 2017मध्ये आपली 50 वर्षे पूर्ण केली
आणि 2017मध्येच आसियानबरोबर भारताने केलेल्या भागिदारीला 25 वर्षे पूर्ण झाली
26 जानेवारीला जगातल्या 10 देशांच्या या महान नेत्यांबरोबर सहभागी होणे आपल्या सर्व भारतीयांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे
प्रिय देशवासियांनो सध्या सणउत्सवांचे दिवस सुरू आहेत
तसं पाहिलं तर आपला देश एकप्रकारे उत्सवांचा देश आहे
कदाचित असा एखादाही दिवस सांगता येणार नाही की त्या दिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही
आत्ताच आपण सर्वांनी ख्रिसमसचा सण साजरा केला
आणि आता नवं वर्ष येणार आहे
येणारे नवे वर्ष आपल्या सगळ्यांना खूप खूप आनंद सुख आणि समृद्धी घेऊन यावे
आपण सगळे नव्या जोशात नव्या उत्साहात नव्या आनंदात आणि नव्या संकल्पासह पुढे जाऊया
आणि देशालाही असेच पुढे नेऊया
जानेवारी महिन्यात सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होणार आहे
या महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते
हा सण निसर्गाशी जोडला आहे
तसं पाहिलं गेलं तर आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाच्या या अद्भूत घटनांना वेगवेगळ्या रूपांमध्ये साजरे करण्याची प्रथा आहे
पंजाब आणि उत्तर भारतामध्ये लोहडीचा आनंद साजरा केला जातो
तर उत्तर प्रदेशबिहारमध्ये खिचडी आणि तिळसंक्रांतीची प्रतीक्षा सुरू असते
राजस्थानमध्ये संक्रांत म्हणतात तर आसाममध्ये माघबिहू तर तामिळनाडूमध्ये पोंगल आहे
या सर्व सणांचे आप आपले असे विशेष महत्व आहे
हे सगळे सण साधारणपणे 13ते 17 जानेवारी या काळात साजरे केले जातात
या सर्व सणांची नावे वेगवेगळी आहेत
परंतु यांचे मूळ तत्व एकच आहे
ते म्हणजे निसर्ग आणि कृषी यांच्याशी जोडले जाणे
सर्व देशवासियांना या सणउत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा
पुन्हा एकदा आपणा सर्वांना नववर्ष 2018 च्या अनेकअनेक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद प्रिय देशवासियांनो
आता आपण 2018 मध्ये पुन्हा असेच बोलणार आहे
धन्यवाद